अच्छा हा तर मग त्याच्या अर्थ अस झाला असेल, अंकितला bore होत असेल मग कोणाला तरी पकडल असेल त्यांनी हा ते जात सोबत बसले असतील तिकडे गेले.

कारण की जेव्हा पण मी त्यांच्या सोबत जायच तेव्हा मी जास्त कांडला जायचो प्रतेक वेळी मला आठवते तुम्हाला नाही सांगितल कधी पण सांगतो आज, नवीन गोष्ट कोणती आहे.

आता मला वाटे की हे दहा मिंट कमी झाले कारण मला आता अजून गोष्टी सांगाचे आहे. नाही sir नाही sir जास्त गोष्टी जाणल्याणी णा माणूस अजून जास्त हे होत जातो सोमरच्या स्वभाव जाणून घेतो sir सोमरच सोमरच्याचा स्वभाव जाणला की तो म्हणतो असा आहे, तो तसा आहे तो त्यांच्या बदल मला कोणाला वाईट नाही सांगायच, जास्त थोड फार सांगितल कारण जवडचा जो मित्र असतो. त्यालाच सांगून टाकतो सर्व बाकीच्यानं नसतो सांगत तुम्हाला अजून दोन तीन गोष्टी सांगायच्या होत्या पण आता सांगायची इच्छा नाही राहली. आता राहू दया नंतर कधी तरी जर सांगायची इच्छा झाली नंतर सांगेल कारण मी काही येवड तर काही बोलत नाही पुडे कारण मला काही फरक पडत नाही. हा ते मला महितीय आहे पण तुम्ही ते फरक पडत नाही बोलता. पण बाकीचे संगड्यांणा सांगूनच टाकतात sir ते मला महिती आहे कारण की m नावाच तुम्हाला सांगितल होत ते automatic आमच्या room मध्ये पसरल होत sir हो ते तर मैत्रिणी मध्ये तर होतच णा ते हा त मग तेच होतोच णा मणून तर मी म्हणतो की नाही सांगायच, काही तरी आता मला याचात मला परत याचात अजून मित्रानला काहीतरी बोलायला.

पण मग ते चांगल नाही वाटत आता. खूप सारे किसे जे मित्राना अस मझाकचा सासुरवास होऊ शकतो ते म्हणजे त्यांच्या हास्य निर्माण होईल पण तशा गोष्टी मला आता परत नाही सांगयच आहे. ते कस असत जास्त नसत सांगायच आता मी शिकून गेलो ते आधी सांगून द्यायचो मी एडया सारखा पण नंतर शिकलो, मी नसतो आता आता सांगायच तुमच्या कडूनच तर sir तुमच आमचे जे roomet जे होते णा sir इतके भारी होते णा आता त्यांचा कडूनच सगड सिकलो मी टिकडला एक कुत्र आवाज मारतात का? हो sir एक minute मी खिडकी वगेरे बगतो काय आहे? तर बोल तुम्ही तो पर्यन्त

काय काय? तुम्ही झोपतात. हो एकाटाच आहे sir काही tension नाही येततात का तुम्ही room ला इथ

पहिलेच म्हणजे आता येऊ शकतात का तुम्ही? जाऊयात काही तरी खाऊयात मग परत येऊयात झोपूयात आरामात, माझ अर सकळी बग तू होता णा? ह room ला सकाळी साडे सहा हो वाजून मला call येत होते.

सहा पासूनच झोप उडलेली आहे. हो ठीक आहे. sir तुम्ही आरामात झोप मग आपण उदय परत भेटूयात असो,

अच्छा अच्छा sir जो तो तुमचा मित्र गेला का तो आलेला नवीन? हाय college ला आले होते दुपारी मित्र एक नाही एक नाही पुण्यामधीच आहेणा उदया पण भेटणार आहेत अच्छा अच्छा तर मग ठीक आहे ठीक आहे चालते ठीक आहे ठीक आहे चालते. good night sir आपण महाविद्यालया चा सांग . सह्याद्री वीज दोन हजार अठरा एकोणावीस शे वार्षिक आपल आपल्या होती. देते असताना मला समाधान . वाटाणा आले हे वाटले हे शिक्षण वर्ष दर दरवर्षी प्रमाणे ची सजणा सजणा चा उत्सव हे वर्ष रयत शिक्षण संस्थेतील शब्दा ची वर्षे रयत शिक्षण संस्थेची . सत्ता स्थापना कर्मवीर भाउ भाव राव पाटील यांनी व त्यांच्या सहकारी कार्यतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां. शिक्षक म्हणून गावो गावी चालत जाऊन मुले चा चालता जाऊन मुले आले. सातारा येथे आलेल्या . रयत कडून मोठमोठ्या धान्य गोळा करून त्यांना श्रमाची सवाधान.

माटे वरून आलेल्या आणि भारतीय state उभे करण्यात आले. रयत सेवक उभे केले ज्या तील मुलांचा. प्रत्यक्ष प्रयोग. रयतीन ही डोळ्यात वाच लेले जवान भारता चे संविधान तर त्या राहील त्या झाले नव्हते. त्या काळात विविध झाले. जन्मातील विद्या एकत्र राहून राष्ट्रीय का ममता जगत होती. प्रश्ना चा विचार घात घराच्या स्वातंत्र्य समाज समता वळून बघून कधीच . आली होती विषया विजय ममता असल्या . असणारा भार. भारतीय समाज समाज वळ. चा सब. मग तेच सत्या ची न्याया ची शिक्षा नऊ. चे प्रयोग महात्मा. ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले. त्यांच्या कार्य व राजश्री राजाची शाहू महाराज महात्मा गांधी. वारशा घेतला. कर्म वीर आदर्श, रयत सेवक. घडावया च्या प्रयोग केले. त्यात मी स्वतंत्र चे चळवळी

करून काम दिल्या च्या कार्याची . मुल मुलं या मानाची केलेली दिसत रजत भाव मावळ ली जो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची आपल्या अंगावर अंगावर ची सगळी सोनी जर . चौथ्या दिल विलेज पण आपल्या वेळी सुरुवात सुखाचा त्यांनी करून प्रेमाने आणि करून मिळत असतं . राहातील मुलांची काळजी घेतली का मग ? जाय ला भागवत. गेले तिथे तिथेच राजकोट पासून ते सामान्य गरीब शेतकरी वर वर्गात अनेक जणांना त्यांनी कार्य

चा च्या काळात घेतल्या दिले, मदत केली आणि. . या सगळ्या ची आठवण आपल्या ला व्हाय ला वेळ. व्हाय ला हवे आहे बद्दल एक काळ एक ही घडते नाहीत ते घडावे घडवू लागते. आपण व या कार्यकर्ते व आपणास. आणाय चे विद्या ने यांनी सेवक सेवा ॠणी सेवाभावी राहून पेरणा देते रयत मोठी केली. गरजेनुसार शिक्षण. अवश्यक असे बदल केले. सर्व जाती धर्मातील प्रश्न पक्षातील आणि विद्या देशातील मान्यवरांनी आलेल्या कार्याची आणि . आणि रयत शिक्षण संस्थेची दाखव घेतली आहे. आज रयत शिक्षण संस्था ही एक भारतातील शिक्षण . तळ बन लेली आहे. रामा विद्यार्थी आहेत. आता

परिवर्तन कळविले आहे. शिक्षण, शेती, योजना यांच्या सारंगी वेळात वयाची वैद्य शिक्षण, कला प्रवासात क्षेत्र या या टी एशियन. इंटेलिजन्स क्षेत्रात देशात ती प्रवास करत आहे रयत शिक्षण संस्थेची विद्या अक्षमा सरळ. दर चंद्री. पहा पवार साहेब . यांची दृष्टी विचार भर विले. सेंट काळी मार्गदर्शन आणि रसाची ची आराम. पाटील साहेब यांचा कल्पना योजना. तळमळ उत्तम

सध्या ची . बुद्धीचा योगदान दर्शन मुक्तीची. सेकर केंद्र सरकार आणि महाराष्ट्रात सरकार त्यांची अनमोल सहकारी होती होत आहे. शिक्षण घेणारा विद्यालय जाणून घेऊ. रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. हिम प्रती च्या देत आहे. प्राथमिक जी उंच ना ते उच्च शिक्षण आपल्या परि तून साहित्याची

एक बाजूला ही परिवर्तन परिवर्तन प्रतिक्रिया चालू असताना सामाजिक शिक्षण, आर्थिक, सामाजिक ना समजून व्यवसायात झाल्या ला आपण पाहात आहोत. पर पारिक शिक्षण घेऊन दिलेल्या नोकरी मिळत नाही. सरकारी नोकरीत कमी होत चालता चालता ते आहे पाव. हो पण कमी झाल्या मुळे पिण्या च्या पाण्याची वाढेल झालेले आहेत. उद्या वाढ लेले दृष्टीस गाण्या चा झाला. मोठ्या प्रमाणात जण जाणवत आहे आज. दीप विर स्मार्ट अधिकांचा जाणवत आहे. यातील प्रदेशा प्रश्न अजून आहे तर माझा लोक. लोकांनी राष्ट्रीय एक . मधला भाग बंद करण्याच्या प्रत्येक चालेल चालू आहे. त्याच्या विस्तर कल्पने ने वाढत जले चालले ला आहे. शिक्षण घेऊन . भोग त्याला उद्देश नी असलेला मुळे प्रचंड कोंडी झाल्याने आपण अनूप. भवता हे

सानी काय होणार असा वाद? झाल्याने असा. असताना रयत शिक्षण संस्था कौशल्य प्रत प्राप्त करून जीवन चांगले जग विण्यासाठी या आव्हान करीत आहे. उद्या . ना रोजगार मिळणार म्हणून आणि जागतिक कल्पना शी करून. विद्यार्थ्यांची चांगली करून मनमानी . संताजी निर्माण करण्याची प्रत्येक केली जात आहे. आज रयत शिक्षण पोहचायची व्यवसाय असा वाद आहे. महाविद्यालयात हात आशीर्वाद रोज नात प्रत्येक प्रत्येक चालू आहेत. मूल्य संस्कार आणि जागतिक. पाच पातळीवर व्यावसायिक जाणीव करून दिले जातात जात आहे. या वार्षिक आता मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत. झाल्या साहिब त्या account विद्यार्थ्या भावना विचार प्रकट झाले आहेत. परीक्षणे जी कशा कशीही असले तरी तरी तिची भाव न करता पसंती ची. बदल. Okay या प्रश्ना चे उत्तर पण तुमचं अगदी बरोबर आहे. मला थोडा वेळ हवा आहे, ठीक आहे. आयोगाने विचारलेले प्रश्न आपण खूपदा घेतले त्यामुळे ते मी विचारणार नाही तुम्हाला, विठ्ठल रामजी शिंदे बरोबर उत्तर आहे. काही Explanation तुम्ही देऊ शकता तुमच्या माध्यमातून त्यांच्या विषयी. तुमच्याकडे जर त्यांच्याविषयी काही Explanation असेल तर तुम्ही ते मांडू शकता. तोपर्यंत मी अधिक प्रश्न तुमच्यासाठी शोधून काढते. हम्म तर हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. विठ्ठल रामजी शिंदे ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न सोडवा. प्रार्थना समाजाची स्थापनेत खालीलपैकी कोण कोण संस्थापक सदस्य होते. वामन आबाजी मोडक,

Yes कर्नाटक मध्ये त्यांचा जन्म झालेला होता, अगदी बरोबर. तीन असं या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे अ, ब आणि ड लगेचच लक्षात येतं की मुकुंदाराव पाटील यांचा काही संबंध नाही या प्रार्थना समाजाशी तर आबाजी मोडक, न्यायमूर्ती नारायण चंदावरकर, रामकृष्ण भांडारकर हे सर्व व्यक्ती प्रार्थनासमाजाशी संबंधित आहेत. मुकुंदाराव पाटील हे व्यक्ती तुम्हाला सत्यशोधक समाजा मध्ये पाहायला मिळते. तर प्रार्थनासमाज अठराशे सदो सदुसष्ठ मध्ये मुंबई मध्ये याची स्थापना झाली. गिरगाव हे त्याच मुख्य कार्यालय होतं. केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने Doctor आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तळखरकर, भास्कर पांडुरंग या तीन लोकांनी याची स्थापना केली होती. मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं त्यांचं मन होत मत होत. त्यानंतर त्याचे सदस्य होते आत्माराम पांडुरंग, दादोबा तळखरकर, भाऊ महाजन आह वामन मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर, गोपाळ हरी देशमुख. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे, रानडे हे सगळे या प्रार्थना समाजाचे महत्त्वाचे कार्यकरते. या समाजा तर्फे सुबोध पत्रिका सुरू करण्यात आलेली होती आणि त्या माध्यमातून समाजाचा प्रसार प्रचार चालला. दिन मित्र या नियतकालिकाचे एकोणविशे दहा साली त्यांनी पुनर्जीवन केल होत. जनक पिता कृष्णराव भालेकर यांनी त्यांच्या मृत्यू समय लिहलेल्या वचनाप्रमाणे मुकुंदरावांनी हे पत्र सुरू केल होत व सलग सत्तावन्न वर्ष ग्रामीण भागातून प्रकाशित केल. हे आधुनिक भारतातल पहिल ग्रामीण नियतकालिक आहे. कोणत दिन बंधू, तुम्हाला माहित असेल दीनमित्र नियतकालिक करताना त्याच नाव दिनबंधू झालेलं होत असं तुम्हाला आठवत कृष्णराव भालेकरांनी ते चालवलं. ठीक आहे ते सत्यशोधक समाजाविषयीचा हा इकडला भाग होता. Okay हम्म ऋग्वेदा भाषण हा प्रश्न आहे, पण ठीक आहे त्याच उत्तर मी तुम्हाला सांगून देतो, ऋग्वेद भाष्य हे पुस्तक लिहिले आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यांच्या बद्दल आपण उद्याच्या Class मध्ये माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातले किती जण होते दांडीयात्रे मध्ये तर तेरा जण होते. आपल्याला प्रश्न पाहिजे आहे. आजच्या शिकवलेल्या गोष्टींवरती तेच सापडेना झालंय. ठीक आहे शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तोपर्यंत हे तुम्ही बघून घ्या. कोणत विद्यापीठ केंव्हा स्थापन झालं. तुमच्यासाठी प्रश्न घेऊन येतो चांगले. काढून ठेवले असते अगोदर तर मग काही Problem आला नसता पण ते काढून ठेवण्यात आलेले नाही म्हणून तो Problem झालेला आहे. ठीक आहे Okay अह पुढील प्रश्न लवकरच तुमच्या समोर घेऊन येतोय हम्म प्राचीन भारतात झालं होत चुकून त्यामुळे तो प्रश्न हे झाला आहे Mismatch झालेला होता एक Second प्रश्न आहेत आपल्याकडे सापडलेला आहे प्रश्न, एक Minute Okay हा प्रश्न सोडवा ते जे आहे जुनं वाल ते हे बंद करतोय मी. संपूर्ण मराठी भाषेत येणार महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणतं? हा प्रश्न सोडवा. संपूर्ण मराठी भाषेत येणार महाराष्ट्रातल पहिल वृत्तपत्र कोणत होत? या प्रश्नाला सोडवायच आहे हम्म जे नवीन आहे त्यांनी Subscribe करायला विसरू नका. ही लक्ष अधिकारी सिरीज मधील हा एक Free class होता, हा Paid class असतो. तुम्हाला पण या Paid class मध्ये Invovle व्हायच असेल उदयपासून तर तुम्ही पाचशे नव्यान्नव रुपया मध्ये या Class एक Month साठी Subscription तसेच बारा महिन्यासाठी तीन हजार पाचशे नव्यान्नव रुपया मध्ये साठी सर्व विषय अभ्यासू शकता. या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे, मुंबई अकबार आता पाठ झालेल आहे. प्रश्न असा होता की संपूर्ण त्या इंग्रजी भाषेतला एकही शब्द पाहिजे नाही तर ते संपूर्ण मराठी भाषेमध्ये येणार महाराष्ट्रातल पहिलं वृत्तपत्र जे होत त्या वृत्तपत्रच नाव आहे मुंबई अकबार अगदी बरोबर उत्तर आहे. दर्पण हे मराठी भाषेतल पहिल वृत्तपत्र आहे. पण ते संपूर्ण मराठी भाषेत नव्हत. त्यामध्ये दर्पणमध्ये तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये वर दिसत कि Bombay times type असं काहीतरी दिसत. त्यामुळ ते संपूर्ण मराठी भाषेत नव्हत थोडाफार प्रमाणात ते इंग्रजीत होतं. ठीक आहे इंग्रजीत त्याच्यात लेख पण राहायचे तर दर्पण नाही तर मुंबई अखबार हे मराठी भाषेतल संपूर्ण मराठी भाषेतील येणार पहिल वृत्तपत्र. अठराशे ब्यांशी साली अं हा प्रश्न तुम्ही का ठीक आहे शब्द वापरून मुस्लिम सय्यद अहमद खान होते ते त्यानंतर हा प्रश्न सोडवा. अयोग्य जोडी ओळखायची आहे. वृत्तपत्र आणि संस्थापक कृष्ण शास्त्री चिपळूणकरांचे आहे, ज्ञानप्रकाश हे कृष्णाजी रानडे यांचं आहे, ज्ञानदर्शन हे भाऊ महाजन यांचं आहे मित्रोदय हे विनायक वि. ना. मंडलिक यांच आहे. ह Yes english शब्द होते.

या प्रश्नाच उत्तर चार आहे. मित्रोदय हे विनायक मंडलिक यांच नव्हतं तर वरचे सगळे बरोबर आहे. बरोबर वाले लक्षात ठेवायचे हे चुकीच आहे. अयोग्य आहे चार विचारलहरी कृष्ण शास्त्री चिपळूणकरांचं आहे ठीक आहे संस्थापक या वृत्तपत्राचे विचारलहरींचे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. ज्ञानप्रकाश चे कृष्णाजी रानडे हे आहेत ज्ञानदर्शन चे भाऊ नारायण चंदावरकर,

या मित्रोदय ज्ञानप्रकाश हे सगळं त्यांनीच Publish केलल आहे. हे मराठी भाषेतले काही सुरुवातीचे Publis केलेले वृत्तपत्र होते. चौरेचाळीस एकोणपन्नास मधल्या आठ अठराशे मधले चित्रशाळा नावाची प्रेस अह पुण्यातली पहिली. आर्यभूषण नावाची प्रेस या चित्रशाळा आर्यभूषण, या आर्यभूषणमध्येच जे आहे तुम्हाला माहीत आहे केसरी मराठा महत्त्वाचे वृत्तपत्र सुरुवातीच्या काळात छापले गेले. हा प्रश्न उत्तर आहे याच सेनापती बापट. काही लोक गाडगे महाराज तो चुकीचा आहे. गांधीजींच्या हरिजन कार्यामुळे प्रभावित झाले होते. ते सेनापती बापट आहे. झाडू घेऊन रस्त्यावर शौच साफ करायचे. सकाळी ग्रामसफाई रात्री दलितांना शिकवायचे. या सगळ्या गोष्टी सेनापती बापटांशी संबंधित आहे. खालील पैकी आर्य समाजाचा झेंडा कोणता होता भगवा आणि त्यावर जरीपटका? हिरवा, सोनेरी, पिवळा, लाल असे तीन पट्टे, आठ कमळ आणि खालच्या बाजूला चंद्र सूर्य असलेला पांढरा शुभ्र व त्यावर वज्र असलेला, भगवा आणि त्यावर ओम लिहलेला, तर आर्य समाजाचा झेंडा कोणता होता? या प्रश्नाच उत्तर काय हम्म

आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्यात्तर मध्ये झाली. मुंबई मधील टाकळवाडी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी दहा अह एप्रिल अठराशे पंच्यात्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. हा समाज हिंदू धर्मसुधारणा चळवळीशी संभंधित होता. दयानंद सरस्वती यांचं पूर्ण मूळशंकर कर्तन दास तिवारी

जे परधर्मात गेले होते त्यांच्यासाठी शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती. याच समाजाने आर्य समाजाने मूर्तिपूजा, बुद्धीदेववाद, अवतार कल्पना, पशुबळी यंत्रणा, तंत्र मंत्र इत्यादी गोष्टी अमान्य केल्या. त्यानंतर वेद हे ईश्वरी ज्ञान आहे, त्यावर श्रद्धा ठेवा यावगैरे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आर्य समाजाशी संबंधित आहे. आणि लक्षात ठेवायच कि आत्मा म्हणजे माया, आत्मा ईशवराचा अंश, जीवनमुक्ती हे जीवनाचे उद्दिष्ट याला विरोध प्रकृती, आत्मा, ईश्वर हे अनादी अनंत आहेत. वेद हे ईश्वर निर्मित त्यानंतर मानव धर्माचा आचरण करून मोक्ष मिळावा. बघा हे म्हणतात आर्य समाज वाले म्हणतात कि वेद हे ईश्वर निर्मित आहेत आणि तर सत्यशोधक समजच म्ह्णण आहे कि हे माणसाने लिहलेले आहे. ठीक आहे तर पुस्तक पण लक्षात ठेवायचं सत्यार्थ प्रकाश, वेदभाश्यभूमी, वेदभाष्य त्यानंतर सगळे महत्तवाचे पुस्तक यांचेच आहेत सत्यशोधक पद्धतीने झालेला पहिला विवाह खालील पैकी कोणाचा होता हा आजचा शेवटचा प्रश्न आहे. आहे. त्यानंतर त्यानंतर आपण जो Paid class आहे उद्यापासून सुरू होणार आहे त्यामध्ये भेटणार आहो ठीक आहे. काल Free होत हे पण काल Electricity मूळ हा Class होऊ शकला नाही. आज झाला तर आज तुम्हाला एवढं सगळ यामधून मिळाल. तुम्हाला फायदेशीर वाटलं तर तुम्ही येऊ शकता या Series Yes संतारा नावाचं त्यांचं गाव. Yes सीताराम अन्नाट हे बरोबर उत्तर आहे. सत्ताशोधक पद्धतीने झालेला पाहिला विवाह हा कोणाचा होता सीताराम अन्नाट यांचा होता हे लक्षात ठेवायच आहे त्या बरोबरच या CLASS चा जो आहे ते आपण करूया या ठिकाणी एक बघा आर्य समाजाविषयी असा प्रश्न विचारला गेला की ती एक परिवर्तनवादी चळवळ होती बरोबर आहे. त्यानंतर त्यांना वेद मान्य होते तसेच मूर्तिपूजा देखील मान्य होती हे चुकीचे आहे. मी आताच आर्य समाजाबद्दल बोललो तुम्ही लक्ष दिल असेल की यांना वेद मान्य होते वेद हे ईश्वरी ज्ञान आहे यावर त्यांची श्रद्धा होती त्यानंतर इथं अजून एक वाक्य आहे कि मूर्तिपूजा, बुद्धदेववाद म्हणजे बहद्देव्वाद, अवतार कल्पना, अह पशुबळी यंत्रणा, तंत्र मंत्र या गोष्टी आर्य समाजाला मान्य नव्हत्या. मूर्तिपूजा मान्य नव्हती. वेदांवर त्यांची श्रद्धा होती

शाहू महाराजांनी आपण आर्य समाजाचे अनुयायी असल्याचे जाहीर केले होते हे पण बरोबर. त्याच उत्तर चार असणार चुकीच असणार ठीक आहे. शाहू महाराजांबद्दल पण पूर्ण माहिती आहे. तर हे एक प्रश्न आहे याच्यातल चुकीचं ओळखायचं आहे. तर चित्रशाळा छापखाना सुरू कोणी केला वासूकाका जोशी यांनी आणि निर्णय सागर छापखाना कोणी सुरू केला जावजी दादाजी यांनी भारतभूषण Doctor बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीरामपूर छापखाना विल्यम कॅरे यांनी सुरू केला होता. त्यानंतर आर्यभूषण छापखाना चिपळूणकरांनी सुरू केलेला होता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यातल चुकीचं काहीच नाही त्यामुळं चार बरोबर आहे. धन्यवाद आजच्या Class मध्ये एवढंच. हम्म आणि उदयाच्या Class मध्ये आपण भेटूया. दादोबांन विषयी एक प्रश्न होता याच्यामध्ये पण तोकोणता होता मी एकदा तुम्हाला सांगूनच देतो वाचून ची सभेची स्थापना अठराशे अट्ठेचाळीस मध्ये झाली होती त्या सभेचे पहिले व एकमेव अध्यक्ष राहिलेले व्यक्ती कोण होते तर ते होते राम बाळकृष्ण जयकर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Okay धन्यवाद. अह हम्म समाजसुधारक आहे त्यांच नाव आहे भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल संपूर्ण माहिती भाऊ दाजी लाड यांच्या नावासमोर काहीतरी आपण लावायला विसरलो ते नाव आहे किवा ती पदवी आहे त्यांची Doctor तर अशा पद्धतीने आपण त्यांचं नाव घेतो Doctor भाऊ दाजी लाड. अठराशे चोवीस चे अठराशे चौर्यात्तहर हा यांचा कार्यकाळ. महाराष्ट्रातील एक निशांत Doctor विद्या पंडित संशोधक, समाजसेवक म्हणून भाऊ दाजी लाड यांची ओळख आहे. रामचंद्र विठ्ठल लाड हे त्यांच Original नाव आहे. संपूर्ण नाव त्यांच जे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायच आहे. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म सात सप्टेंबर अठराशे चोवीस मध्ये झाला. गोव्यातील मांजरे या ठिकाणी

Grant medical college ची स्थापना झाली. भाऊ दाजीनीं नोकरी सोडून त्या कॉलेज मध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी अठराशे एक्कावन्न मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली.

धन्वंतरी ही महत्त्वाची ओळख आहे ती त्यांना मिळाली. त्यांनी कुष्ठरोगावरती एक औषध शोधून काढलेल होत. तुम्हाला माहिती Leprocy बद्दल. बाबा आमटेजी यांच जे लोकबिरादरी प्रकल्प आहे. यांनी पण त्याच विषयावरती त्याच रोगासाठी त्या रोगातल्या पीडित व्यक्तींसाठी त्या भागामध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या काम केलेल आहे. तसच भाऊ दाजी लाड यांनी कुष्ठरोगावर एक औषध शोधून काढले. त्याच त्यामुळे लोकांनी धनवंतरी म्हणून त्यांना अशी एक पदवी दिली तस तुम्ही म्हणू शकता.

मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी जगन्नाथ शंकरशेट यांच्या मदतीनं अठराशे बावन्न मध्ये Bombay association ही संघटना स्थापन केली. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल जाऊ शकते की अठराशे बावन्न मध्ये Bombay association ही संघटना स्थापन झाली होती. त्या संघटनेच्या स्थापनेमध्ये कोणाकोणाचा महत्त्वाचा हात? तर त्यामध्ये भाऊ दाजी लाड हे पण एक नाव येणार. भारतातील राजकीय स्वरूपाची हि पहिली संघटना होती. या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडीअडचणी सरकार समोर मांडला गेल्या. East india association च्या कार्यातही भाऊ दाजी लाड सहभागी होते. Licence दिल्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. Licence बिलाचा व्य व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊ दाजींनी त्याला विरोध केलेला होता तर हे तुम्हाला ठेवायचं आहे. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही doctor लाड यांचं कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी नवसमाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले. सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी त्यांनी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला. एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला तर हे तुम्हाला एवढ त्त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायच आहे. पुढचे जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते आपल्यासाठी त्यांच्यावर नेहमी प्रश्न महाराष्ट्राच्या इतिहासात विचारला जातो. त्याचे नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. अठराशे पंचवीस ते अठराशे एकाहत्तर हा त्यांचा कार्यकाळ. महाराष्ट्रातील आद्यसुधारकामध्ये समाजसुधारणेच्या कार्यातील वेगळेपणामुळे वेगळे दिसणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कुलाबा

यांच नाव विष्णू भिकाजी गोखले असे होते. म्हणजे त्यांच Original नाव काय आहे विष्णू भिकाजी गोखले लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळे बालपण त्यांच कष्टात गेल त्यांना फारस शिक्षण घेता आले नाही. Yes पहिली राजकीय संघटना Bombay association बरोबर. तर त्या सगळ्या गोष्टीबद्दल आपण बोलणारच आहोत तर तुम्ही शांतपणे प्रत्येक जे समाजसुधारक आहे यांना ऐकून घ्या. Good evening सगळ्यांच पहिल्यांदा तर स्वागत करतो. आणि सुरु करूया या Class ला. Yes तर रायगड जिल्ह्यामध्ये शिरवली या गावामध्ये अठराशे पंचवीस मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच नाव आहे विष्णु भिकाजी गोखले लहानपणी त्यांचे वडील वारले त्यामुळे बालपण कष्टात गेल फारस शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी परिश्रमपूर्वक वेदाध्ययन केल वेदांचं अध्ययन केल. आणि व्यावहारिक शिक्षण घेतलं. आर्थिक अडचणीमुळे त्यांना वेगवेगळी कामे करावे लागली. विष्णुबुवांचा धर्मग्रंथ संस्कृत अभ्यास याकडे जो आहे तो जास्त होता त्याचा जो ओढा आहे तो धर्मग्रंथ वाचण्याकडे संस्कृत अभ्यास करण्याकडे जास्त होता. त्यांनी परिश्रमपूर्वक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांच्या त्याचा जोडीला त्यांनी कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन यात त्यांच जे आहे त्यांची महत्वाची गोडी होती. या काळात Chrishti वैदीक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला होता. त्यांच्या सेवाभावी वृत्तीने समाजातील अशिक्षित, गरीब लोकांची मने त्यांनी जिंकून घेतली त्याच बरोबर उद्यान्त मानवतावादी, Chrishtian धर्मतत्त्वाच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याच जे प्रयत्न सुरू केले होते यांनी विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी Chrishtian धर्मप्रसारकांना

हे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी त्या काळात केल. त्यांचा युक्तिवाद तडेतोड होता. त्यानंतर अजून आपल्याला परीक्षा विषयक माहिती लक्षात ठेवायची आहे. कि विष्णुबुआ यांनी वर्तमान दिपिका या वृत्तपत्राद्वारे याच्यावर प्रश्न विचारला जातो की विष्णुबुवा ब्रह्मचारी किव्हा विष्णू भिकाजी गोखले अस इकडे इकडल्या Side असेल आणि तुम्हाला जोडी लावायची आहे कि त्यांनी काय लिहले वर्तमान दिपिका. वर्तमान दिपिका हे महत्त्वाच जे वृत्तपत्र आहे हे कोणाच आहे तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच. याचद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला या माध्यमातून त्यांनी वर्तमान दीपिकेच्या माध्यमातून चोख प्रतिउत्तर दिल. त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत अस त्यांनी प्रतिपादन केलेल. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धीकरण यासारख्या विषयी त्यांनी विचार त्यांचे जे होते ते खूप पुरोगामी होते. आपल्या समाजातील अंधश्रद्धा, खुन्या समजुती, लोकभ्रम दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयन्तशील राहिले. त्यांनी भावार्थसिंधू वेदोपता धर्मप्रकाश, सुखदायक राज्य प्ररणी निबंध, सहज स्थितीचा निबंध बोधसागर रहस्य सेतुबंधानी टीका याच्यावर Question आला आहे सेतुबंधांनी टीका कोणाचा आहे. हे सर्व महत्वाचे ग्रंथ लिहूलेले आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. इसवी सन अठराशे फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी अठराशे एकाहत्तर मध्ये यांचा मृत्यू झाला हे लक्षात ठेवायच आहे. Good evening सगळ्यांच स्वागत आहे. त्यानंतर एक महत्त्वाचे समाजसुधारक आता आपल्या समोर आहे त्यांच नाव सगळ्यांना पाठच आहे महात्मा जोतिबा फुले अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद. आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या चळवळीचे प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले यांना ओळखल जात. एक क्रांतिकारी

किव्हा महात्मा जोतिबा फुले. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्म कुठे झाला किव्हा किती तारखेला झाला तर लक्षात ठेवा अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये पुण्यामध्ये